हिरवी हिरवी झाडे आपणास येथे दिसत आहे भरपूर सार्‍या येथे बकर्‍या आपणाल एकच बकरी आपणास येथे दिसत आहे. भरपूर भरपूर आपणास येथे गवताचे पाते येथे दिसत आहे.

यामध्ये आपल्याला बरमुडे दिसत आहेत उंच बरमुडे आपणास दिसत आहेत मोठे मोठे आकाराने असे वरती स्लॅब टाकलेले दिसत आहे.

या चित्रकीकर्णामध्ये मला अ घसरगुंड्या दिसत आहेत. भरपूर अशा --

व डजबिन दिसत आहे कचरा पेटी सुका कचरा पेटी वेगळी ओला कचरा पेटी वेगळी असे दिसत आहेत हिरवी हिरवी गर्द झाडे दिसत आहे लाल रंगाचे झाडे दिसत आहे.